अऱे गणेश नाहीरे त्याच्या भाऊ बोलतोय संदिप गाडे

हा तो बाहेर गेलाय आता

हा का तु काय आलाच नाही औरंगाबादला हा यायच होत ते काम लागल थोडे

मला वाटलं येशील हो यायच होत ते काम लागली म्हणून अं थोड थांबाव लागल येतो उद्या सकाळी च्या बर बर ये उद्या म्हणजे ते हे सागंत होता गणेश सांगत होता मला गणेश सांगत होता तुम्ही काय ते फिरायला जाणारय म्हणे हो ते पू्र्ण आता औरंगाबाद CITY म्हंजी म्हणजे मोठीय ना

PLAN बनवलाय दोन हफ्त्याचा

हा मग ती मोठी Murt CITY य ना किती मोठीय हा कसलाय बाबा अं एकतर खूप जास्त मोठी पणय आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची history पण खूप अह आहे ना हो

हो ते काय अं दौलता बाद नाय वेरूळ अंजिठा

अं इथे शहरात city मध्ये आधी ते बीबी का मकबराय आ बिबी का मकबरा म्हणजे अं आपल जे आपल ताजमहलय ना

ताजमहलची COPY य ती ठिकयं

ते बीबी का मकबरा है त्याच्यानंतर अं पानचक्कीय है

पानचक्की बिबी का मकबरा त्यानंतर तिकडे बाहेर थोडेसे बाहेर गेलं की देवगिरी किल्लाय है पहिले मंग WATER PARK हे

त्याच्या नंतर परत हे काय म्हणता अह येईल भद्रा मारुतीच मंदीरय

त्याच्यानंतर वेरुळ है हा वेरुळ झाल की मग घृण्श्वेर मंदीरय परत तिकडे गेल की महेश माळय इतके सगळे HISTORICAL PLACESES यत औरंगाबादला

हूं हूं एका दिवसात फिरण नाही होत ते

तुम्ही काय करा तुम्ही पूर्ण planning या आणि कुठे बाहेर राहयाची गरज नाही आपल्या घरीच रहाणारय ना तुम्ही तर मग हा सगळ तुमच ते काय DAILY USE च जे सामान असल ते घेऊन या आणि इथेच थांबा दोनच किती जण तुम्ही सगळे आम्ही काय दोन दोघजणं बस

बर बर ठिकय काय विषय नाही तुम्ही या मग आपण काय करू अं दोघ तुम्ही या आणि आम्ही दोघ चार जण हाय ना हा दोन BIKE ARANGE करतो मी BIKE वरच जाता येईल CITY मध्ये वैगरे जाताना तिथं

तिथून फिरताना पण आपण मस्त इथुन निघू औरंगाबाद शहर जरा develop smart city ना हो मंग ONE SIDE म्हणते हा त्याच ते नाव बदललय संभाजी नगर केलयं ना आता हो का काय आजून हेच चालूय वाटतय त्याच्यावर नाही ब-याच ठिकाणी बदललय आता फक्त आता काय तिकिटा बिकीटावरती बदलयणारयत पण त्याच्यावर थोड़ थांबवलय म्हणे स्थगिती दिली म्हणे COURT ने हा स्थगिती दिलेली य पण होणारयचय ते लोक ऐकतय काय आता नसते ऐकत ते हा ते सत्ता कोणाची काय माहिती आता औंरंगाबादमध्ये बघूया आता अं पहिले आपण काय करू इथालचा famous एक चौकय क्रांती चौक अं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाय तिथ हा खूप मोठा पुतळाय तिथ ऐकल मी पण ते खूप भारी दिसतो तसा तो अरे लय CLASS त्यात पहिला जुना होता ना तो काढून टाकला त्यांनी आता नविन नविनबसविलाय तिथ हो का कितीक लांबय तुमच्या रुमजवळून रुमजवळूून दिसतो इथून इतकं जवळय ते

खूप चांगलय मग काय पायी पायी पण जाऊ शकतो आपण हा आपण काय करू पहिले अं हा आजून ब-याशसा बघायच राहिल इथ UNIVERSITY जवळ नाही का

हा सेम सेम कोरलेल्याचय बाबा ते बी मस्तय बघण्यासारखय तिथ अह तिथ सोनेरी महल पणय बघायचा अह आपण एका दिवसात आधी काय करु पान चक्की ताजमहल sorry बीबी का मकबरा आणि बौद्ध लेण्या university बौद्ध लेण्या हे एवढ एका दिवसात फिरु कारण की आपल्याला निघायला त्याला जाता जाता काय करु आपण पानचक्कीला जाऊ आधी आ चालतयना पानचक्कीला हो चालतय ना हा मग आधी जवळ जवळ चे COVER करु ना सगळे

पानचक्कीच कसय माहितीय का पानचक्कीची history अशीय की पानचक्की तुम्ही ऐकलय का त्याच्याबद्दल नाहीमी नाही ऐकल तसं हा का

पानचक्कीची HISTRY अशीय आहे की ती जी चक्की म्हणजे अस TURBINE य जस पंखा अं आपल FAN नसतं का COOLER मधल हा तस TURBINE त्या TURBINE मध्ये पानी येत TURBINE त्या TURBINE मध्ये अह पानी येत

सतराशे अठाराशे दोन तीनशे वर्षे झाली समजा तीला त्याची चक्की बसवलेली होती हा हा मग ते जस फिरायच टरबाईन ती आट्याची चक्की पण फिरायची त्याच्यातून ते दळण दळायचे अस त्याची सांगतातय आत्तापर्यंत आता पण फिरती आता कसय जिथून ते पाणी आणलं होत का तिथले लोक शेती वैगरे करता त्यामुळ आता फक्त पावसाळ्यामध्येच पाणी येत त्याला तिथे पावसाळ्यामध्ये पाणी येत तिथे तेव्हाच फिरते ती आता फिरण ना आपण जाऊ आता तेव्हा आता पाऊस बिऊस पडून गेलाय ना तसा हो आता चालू ते हूं एकदम म्सत फवारा फाऊंटेन पणय त्याच्यामध्ये फवारा त्याच्यामध्ये हे पणय एकदम क्लास ती मग तिथ एकदीड तास आपला जातोच हा अह त्याच्यानंतर मग आपण अह बीबी का मकबरा बघू बीबी का मकब-याला आपल्याला जवळपास लागल बघ अं एक अर्धा नाही दोन तीन तास लागल आपल्याला कारण की तिथ गेलो की मंग फोटोशूट करण हे ते भरपूर time जातो तिथ होना हूं बीबी का मकब-याच्याबद्दल माहितेय का तुला कोणी बांधलेलय काय बांधलेलय त्या टाईमला शहाजने बांधलेले वाटतय हा हे औंरगजेब ने तिथ समाधी पणय वाटत त्याची औंरगजेबाची समाधी तिकडय भद्रा मारूती नाही का कुलथाबाद कुलथाबादला हा तिकडय त्याची समाधी आपल्या इकडे नाहीये त्याची त्याच्या बायकोसाठी बांधलेलय वाटत त्यानी त्याच्या बायको साठी बांधलेलय ना त्यानी हूं चांगल बांधलेलय तर त्यानी सेम म्हणजे काही चेजेंस नाही केल वाटत त्यानी काहीच चेजेंस नाही जसा ताजमहल हाय तसच बीबी का मकबराय एक number असा हो का हूं जशास तसा अस same घुमर वरती असा मोठी कळस बिळस लावलेलाय बीबी का मकब-यावर white पुरा green white चाय हूं अरे अस तिथ गेल ना म्हणजे अस सगळ आपण ड्रोन ड्रोन चित्र जर बघितल व्हिडियो वैगरे हा एकदम अस क्लास दिसत अस ते आपण मग तिथ जाऊ दोन तीन तास आणि

आपण तुम्ही या तिकीट बिकीट काढू मस्त फोटो बिटो काढू आण मज्जा करू तिथं मग आपण अस करू टिफिन वैगरे घेऊन जाऊ घरून ठिकय हा टिफिन मध्ये छान छान जे काही तुला काय आवडत टिफिन मध्ये घेऊन जाऊ आपण सांग मला काय बनवायच काय नाही तिथ आल्यावर प्लॅन करु ना हा जस घेऊन जाऊ ना टिफिन हो तिथ आता चांगला आता पाऊस बिऊस पडलेलाय मस्त त्या डोंगरा जाऊन वन भोजन टाईप जेवण पण करून घेऊ अस म्हणत होतो मी करू ना नक्की करू हा अं चालतय ठिकय

गच्चीवरची room खाली करायला लावतो मी म्हणजी आपण चौघ मस्त धिंगांना करू dj बीजे आणू छोटास sound बिऊंड हा मस्त enjoy करुया आपण हो हो अस करु आपण बीबी का मकरबरा मध्ये आपण जाऊ तिथे photo बिटो काढू आणि तिथून नंतर आपण काय करू बौद्ध लेण्यामधी जाऊ बौद्ध लेण्यामधी जाऊ का हा बौद्ध लेण्याला जाऊ बौद्ध लेण्यामध्ये गेल्यानंतर same जे आपण दुसरीकडे लेण्या वैगरे बघतो ना सेम तसेच त्या त्या लेण्या पण तस्याच आपण मस्त तिथ जाऊ तिथ पण बघण्यासारखय आता ते डोंगरय तिथे हे काय म्हणतात धबधबाय मोठा हा तो लय जबरदस्तय धबधबा म्हणजे नाही इथ पणय तो तो अं वेरुळ ला एक आहे तो पण बघू ना आपण हा वाला पणय इथ छोटाय तो खूप मोठा य सिता न्हाणी म्हणतात त्याला तो खूप मोठाय हा छोटावालाय हा ते